आभाळ दिसत आहे घर दिसत आहेत कौल दिसत आहेत.

समोर पेट्रोल पंप दिसत आहे झाडे दिसत आहे बोर्ड दिसत आहे.

कॅरेट दिसत आहेत खूप सारे व्यक्ति दिसत आहेत तोरण दिसत आहेत कुरकुरयाचे पुडे दिसत आहेत.

समोर दुकान दिसत आहे बॉक्स दिसत आहे खुर्ची दिसत आहे कुरकुरयाचे पुडे दिसत आहेत.